स्टेडियम दिसत आहे स्टेडियम मध्ये काही खेळाडू दिसत आहेत व बघण्यासाठी प्रेस प्रेक्षक बसलेले दिसत आहेत.

काही छोट्या भिंती दिसत आहे. समोर एक रस्ता दिसत आहे.